हे एक स्टोर आहे आणि स्टोर मध्ये फुल --

आणि काही इकडं खाली जागा आहे.

आणि इथे ट्रेन्स आणि इकडे ट्रेन्स चे रोल्स आहेत दगडं आहेत.